माझ्या प्रिय देशवासियांनो सर्वाना नमस्कार 31 ऑक्टोबरला आपल्या सर्वांचे लाडके सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही रन फॉर युनिटी साठी देशातील तरुण वर्ग ऐक्यासाठी धावण्यास सज्ज झाला आहे
आता तर हवामानही अत्यंत सुखद असते
हे हवामान रन फॉर युनिटी साठीचा उत्साह वाढवणारे असते
आपण सर्व जण खूप मोठ्या संख्येने ऐक्यासाठीच्या या धावण्याच्या स्पर्धेत जरूर सहभाग घ्याच असा माझा आग्रह आहे
स्वातंत्र्यापूर्वी जवळपास सहा महिने अगोदर 27 जानेवारी 1947 ला जगातले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिक टाईम मासिकानं जी आवृत्ती प्रकाशित केली होती त्याच्या मुखपृष्ठावर सरदार पटेल यांच छायाचित्र छापलं होतं
आपल्या आवरण कथेत त्यांनी भारताचा एक नकाशा छापला होता आणि तो नकाशा जसा आज आम्ही पाहतो तसा नव्हता
हा अशा भारताचा नकाशा होता जो अनेक भागांमध्ये खंडित झाला होता
तेव्हा 550 हून अधिक संस्थाने देशात होती
भारतातील इंग्रजांचा रस संपला होता तरीही ते या देशाला अनेक भागांत तोडून छिन्नविच्छिन्न करून मग देश सोडून जाऊ पाहत होते
टाईम मासिकानं लिहिलं होतं की भारतावर फाळणी हिंसाचारअन्नधान्य टंचाई महागाई आणि सत्तेचे राजकारण यांसारख्या धोक्याचे ढग घोंघावत आहेत
पुढे टाईम मासिकानं लिहिलं की या सर्वांमध्ये देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफण्याची आणि जखमा भरून आणण्याची क्षमता जर कुणात असेल तर ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल
टाईम मासिकाचा हा वृत्तांत लोहपुरुषाच्या जीवनातील इतरही अनेक पैलू उघड करणारा होता
1920 च्या दशकात अहमदाबादमध्ये आलेल्या पुरानंतर बचाव कार्याची कशी व्यवस्था त्यांनी केली बारडोली सत्याग्रहाला त्यांनी कशी दिशा दिली
देशाप्रती त्यांचा प्रामाणिकपणा आणि कटीबद्धता अशी होती की शेतकरी मजुरांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वच जणांचा त्यांच्यावर विश्वास होता
गांधीजींनी सरदार पटेल यांना म्हटले की राज्यांच्या समस्या इतक्या अवघड आहेत की फक्त आपणच त्यावर तोडगा काढू शकता आणि सरदार पटेल यांनी एक एक करून सर्व समस्यांवर तोडगा काढला आणि देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफण्याचं अशक्यप्राय कार्य पूर्ण करून दाखवलं
त्यांनी सर्व संस्थानांचं भारतात विलीनीकरण घडवून आणलं
जुनागढ असो की हैदराबाद त्रावणकोर असो की राजस्थानातील राजवटी सरदार पटेल यांची वैचारिक परिपक्वता आणि धोरणात्मक कौशल्य यामुळेच आज आपण एकसंध भारत पाहू शकत आहोत
ऐक्याच्या बंधनात बांधल्या गेलेल्या या राष्ट्राला आमच्या भारतमातेला पाहून आम्ही स्वाभाविकच सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुण्यस्मरण करतो
यंदाच्या 31 ऑक्टोबरला साजरी होणारी सरदार पटेल यांची जयंती तर आणखीच विशेष असेल त्या दिवशी सरदार पटेल यांना खरीखुरी श्रद्धांजली देताना आपण ऐक्याचा पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी राष्ट्राला समर्पित करू
गुजरातेतल्या नर्मदा नदीच्या किनार्यावर उभारलेल्या गेलेल्या या पुतळ्याची उंची अमेरिकेतल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी पुतळ्याच्या उंचीपेक्षा दुप्पट आहे
हा पुतळा जगातला सर्वात उंच गगनचुंबी पुतळा आहे
प्रत्येक भारतीयाला आता याचा अभिमान वाटेल की जगातला सर्वात उंच पुतळा भारतभूमीवर आहे
सरदार पटेल ज्यांचे नाते जमिनीशी होते ते आता आकाशाची शोभाही वाढवतील
मला आशा आहे की देशातला प्रत्येक नागरिक भारतमातेच्या या महान यशाप्रती जगासमोर गर्वाने छाती पुढे कडून मान ताठ करून याचे गौरवगीत गाईल आणि स्वाभाविकपणे प्रत्येक भारतीयाला स्टॅच्यु ऑफ युनिटी पहावा वाटेल
आणि मला असा विश्वास आहे की भारताच्या प्रत्येक कानाकोपर्यातले लोक आता या स्थानालाही एक लाडकं पर्यटन स्थळ म्हणून पसंत करतील
माझ्या प्रिय बंधूभगिनींनो कालच आपण सर्व देशवासीयांनी इन्फंट्री डे साजरा केला
जे भारतीय सैन्याचे सदस्य आहेत त्या सर्वाना मी वंदन करतो
मी आपल्या सैनिकांच्या परिवारातल्या सदस्यांनाही त्यांच्या धाडसाबद्दल सॅल्युट करतो पण आपल्याला ठाऊक आहे का आम्ही सर्व भारतीय नागरिक हा इन्फंट्री डे का मानतो हा तोच दिवस आहे ज्या दिवशी भारतीय सैन्यातले जवान काश्मीरच्या धरतीवर उतरले आणि घुसखोरांपासून खोर्याचे संरक्षण केले
या ऐतिहासिक घटनेचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी थेट संबंध आहे
मी भारताचे महान लष्करी अधिकारी सॅम माणिकशॉ यांची एक जुनी मुलाखत वाचत होतो
त्या मुलाखतीत फिल्ड मार्शल माणिकशॉ ते कर्नल असतानाच्या काळातील आठवणी सांगत होते
याच दरम्यान 1947 च्या ऑक्टोबरमध्ये काश्मीरमध्ये लष्करी मोहीम सुरु झाली होती
एका बैठकीत त्या वेळी काश्मिरात सैन्य पाठवायला उशीर होत असलेला पाहून पटेल कसे नाराज झाले होते ते फिल्ड मार्शल माणिकशॉंनी सांगितलं
सरदार पटेल यांनी आपल्या खास करड्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि काश्मीरमध्ये सैन्य पाठवायला जराही उशीर केला जाऊ नये आणि लवकरात लवकर यावर तोडगा निघाला पाहिजे असं सांगितलं
त्यानंतरच सैनिकांनी काश्मीरसाठी उड्डाण केले आणि सेनेला कसे यश मिळाले ते आपण पाहिलेच
31 ऑक्टोबरला आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीही आहे
इंदिराजींना आदरपूर्वक श्रद्धांजली
माझ्या प्रिय देशवासियांनो खेळ कुणाला आवडत नाही खेळांच्या जगात स्पिरीट स्ट्रेंग्थ स्किल स्टॅमीना या साऱ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत
त्या एखाद्या खेळाडूच्या यशस्वीतेच्या कसोट्या असतात आणि हेच चारही गुण एखाद्या राष्ट्राच्या निर्माणात महत्वपूर्ण असतात
ज्या देशाच्या युवकांमध्ये हे गुण असतात तो देश केवळ अर्थव्यवस्था विज्ञान आणि टेक्नॉलॉजी यासारख्या क्षेत्रांतच प्रगती करेल असे नाही तर स्पोर्ट्समध्येही आपला झेंडा फडकवेल
नुकत्याच माझ्या आठवणीत राहतील अशा दोन भेटी झाल्या
पहिली जकार्तात झाली
आशियाई पॅरा गेम्स 2018 मध्ये सहभागी झालेल्या आमच्या पॅरा अॅथलिट्सना भेटायची संधी मिळाली
या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 72 पदकं जिंकून नवा विक्रम रचला आणि भारताचा सन्मान वाढवला
या सर्व प्रतिभाशाली पॅरा अॅथलिट्सना व्यक्तीशः भेटायचं भाग्य मला लाभलं आणि मी त्यांचं अभिनंदन केलं
त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीशी लढून पुढे जाण्याची त्यांची जिद्द सर्व देशवासियांना प्रेरणा देणारी आहे
याच प्रकारे अर्जेंटिनामध्ये झालेल्या समर युथ ऑलिम्पिक्स 2018 च्या विजेत्यांना भेटायची संधी मिळाली
आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की युथ ऑलिम्पिक्स 2018 मध्ये आपल्या युवकांनी आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली
या स्पर्धेत आम्ही 13 पदकांशिवाय मिक्स प्रकारांमध्ये आणखी तीन पदके मिळवली
आपल्याला आठवत असेलच की यंदाच्या आशियाई गेम्समध्येही भारताची कामगिरी उत्तम राहिली
पहा काही मिनिटांपासून बोलताना मी किती वेळा आतापर्यंतची सर्वात चांगली सर्वात शानदार असे शब्द वापरले
ही भारतीय खेळांची कहाणी आहे जी दिवसेंदिवस नवनवी उंची गाठत आहे
भारत केवळ खेळांमध्येच नाही तर अशा क्षेत्रांमध्येही विक्रम रचतोय ज्यांच्या बाबत कधी विचारही केला गेला नव्हता
उदाहरण म्हणून मी आपल्याला पॅरा अॅथलिट नारायण ठाकूर यांच्याबाबतीत सांगू इच्छितो
त्यांनी 2018 च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये देशासाठी अॅथलेटीक्समध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे
ते जन्मापासून दिव्यांग आहेत
ते आठ वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील वारले
नंतर आठ वर्षे एका अनाथाश्रमात काढली
अनाथाश्रम सोडल्यानंतर जीवनाची गाडी चालवण्याकरता डीटीसीच्या बसची सफाई करण्याचे आणि दिल्लीतल्या रस्त्यांवरील ढाब्यांमध्ये वेटर म्हणून काम केले
आज तेच नारायण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकत आहेत
इतकंच नाही तर खेळांमधील भारताच्या उत्तम कामगिरीचा वाढता आवाका पहा भारताने जुडोमध्ये कधीही सिनियर किंवा ज्युनियर स्तरावर कोणतेही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही
परंतु तबाबी देवीने युवा ऑलिम्पिक्समध्ये जुडोत रजत पदक जिंकून इतिहास रचलाय
16 वर्षांची युवा खेळाडू तबाबी देवी मणिपूरच्या एका गावातली राहणारी आहे
त्यांचे वडील मजूर आहेत तर आई मासे विकण्याचे काम करते
अनेक वेळा त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आली की त्यांच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते
अशा परिस्थितीतही तबाबी देवीचे मनोबल ढासळले नाही
आणि त्यांनी देशासाठी पदक जिंकून इतिहास घडवला
अशा तर असंख्य कहाण्या आहेत
प्रत्येक आयुष्य एक प्रेरणा स्त्रोत आहे
प्रत्येक युवा खेळाडू आणि त्याची जिद्द नव्या भारताची ओळख आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो आपण 2017 मध्ये फिफा 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलं
संपूर्ण जगानं अत्यंत यशस्वी क्रीडास्पर्धा घेतल्याबद्दल त्याची प्रशंसा केली होती
फिफा अंडर सेव्हनटीन वर्ल्ड कपमध्ये प्रेक्षकांच्या संख्येच्या बाबतीत एक नवीन विक्रम रचला गेला होता
देशातल्या वेगवेगळ्या स्टेडीयममध्ये 12 लाखाहून अधिक लोकांनी फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटला आणि युवक खेळाडूंचा उत्साह वाढवला
यंदाच्या वर्षी भारताला भुवनेश्वरमध्ये पुरुष हॉकी कप 2018 चं आयोजन करायचं भाग्य प्राप्त झालं आहे
हॉकी वर्ल्ड कप 2018 नोव्हेंबरमध्ये सुरु होत असून 16 डिसेंबरपर्यंत चालेल
प्रत्येक भारतीय कोणताही खेळ खेळत असो किंवा कोणत्याही खेळत त्याला रस असो हॉकी प्रती त्याच्या मनात एक आत्मीयता असतेच
हॉकीमध्ये भारताचा इतिहास सुवर्णाने लिहिण्यासारखा राहिला आहे
पूर्वी भारताला अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकं मिळाली आहेत आणि एका वेळेस तर भारत विश्व चषक विजेताही राहिला आहे
भारताने हॉकीला अनेक महान खेळाडूही दिले आहेत
जगात जेव्हा जेव्हा हॉकीची चर्चा होईल तेव्हा भारताच्या या महान खेळाडूंशिवाय हॉकीची कथा अपुरी राहील
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना तर संपूर्ण जग ओळखते
त्यांच्यानंतर बलविंदर सिंग सिनियर लेस्ली ग्लोडीयस मोहम्मद शाहीद उधम सिंग यांच्यापासून ते धनराज पिल्लेपर्यंत हॉकीने मोठा प्रवास केला आहे
आजही टीम इंडियाचे खेळाडू आपले श्रम आणि निष्ठेमुळे मिळणार्या यशातून हॉकीच्या नव्या पिढीला प्रेरित करत आहेत
क्रीडा प्रेमींसाठी रोमांचक सामने पाहण्याची एक चांगली संधी आहे
भुवनेश्वरला त्यांनी जावं आणि केवळ भारतीयच नव्हे तर इतर संघांनाही प्रोत्साहन द्यावं
ओडिशा असं राज्य आहे ज्याचा गौरवशाली इतिहास आहे समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे आणि तिथले लोकही उत्साहाने भरलेले असतात
क्रीडाप्रेमींसाठी ही ओडिशा दर्शनाची खूप मोठी संधी आहे
या दरम्यान तुम्ही खेळाचा आनंद लुटण्याबरोबरच कोणार्कचे सूर्य मंदिर पुरीमधले भगवान जगन्नाथ मंदिर आणि चिलका सरोवरासह अनेक जगप्रसिद्ध प्रेक्षणीय आणि पवित्र स्थळंही पाहू शकता
मी या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा देतो आणि सव्वाशे कोटी भारतीय त्यांच्याबरोबर आणि समर्थनासाठी उभे आहेत अशी खात्री देतो
भारतात येणाऱ्या सर्व जगातल्या संघानाही मी खूप खूप शुभेच्छा देतो
माझ्या प्रिय देशवासियांनो सामाजिक कार्यासाठी ज्या प्रकारचे लोक पुढे येत आहेत त्यासाठी स्वयंसेवा करत आहेत ते सर्व देशवासीयांसाठी प्रेरणादायक आणि उत्साह भरणारे आहे
सेवा परमो धर्म ही भारताची परंपरा आहे
अनेक शतकं जुनी आमची परंपरा आहे आणि समाजाच्या प्रत्येक कोपर्यात प्रत्येक क्षेत्रात त्याचा सुगंध आपल्याला आजही जाणवतो
परंतु नव्या युगात नव्या पद्धतीने नवी पिढी नव्या आशेने नव्या उत्साहाने नवीन स्वप्नं घेऊन हे कार्य करण्यासाठी आज पुढे येत आहे
काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो जिथे एक पोर्टल सुरु करण्यात आली आहे तिचे नाव आहे सेल्फ फोर सोसायटी
मायगोव आणि देशाच्या आयटी तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योगाने आपल्या कर्मचार्यांना सामाजिक उपक्रमांसाठी उत्साहित करून त्यांना अशी संधी उपलब्ध करून द्यायला हे पोर्टल सुरू केले आहे
या कार्यासाठी त्यांच्यात जो उत्साह आणि आत्मीयता आहे ते पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल
आयटी ते सोसायटी मी नाही आम्ही अहं नाही वयं स्व ते समष्टीच्या प्रवासाचा सुगंध यात आहे
कुणी मुलांना शिकवीत आहे तर कुणी ज्येष्ठ नागरिकांना शिकवत आहे कुणी स्वच्छतेच्या कार्यात लागला आहे तर कुणी शेतकर्यांना मदत करतोय आणि हे सर्व करण्यामागे कोणती लालसा नाही तर समर्पण आणि संकल्पाची निस्वार्थी भावना आहे
एक तरुणाने तर दिव्यांगांच्या व्हील चेअर बास्केटबॉल संघाला मदत करायला स्वतः व्हील चेअर बास्केटबॉल शिकला
ही जी भावना आहे समर्पण आहे हे विशिष्ट कार्यासाठी झपाटून केलेला उपक्रम आहे
कोणत्याही भारतीयाला याचा अभिमान वाटणार नाही काय निश्चितच वाटणार
मी नाही आम्ही ही भावना आम्हाला सर्वाना प्रेरित करेल
माझ्या प्रिय बंधूभगिनींनो या वेळी मी जेव्हा मन की बात साठी लोकांच्या आलेल्या सूचना पाहत होतो तेव्हा मला पुद्दुचेरीहून श्री मनीष महापात्र यांची एक मनोरंजक टिप्पणी पाहायला मिळाली
त्यांनी मायगोव वर लिहिलं आहे की कृपया आपण मन की बात मध्ये भारतातल्या अनेक जमातीचे रितीरिवाज आणि परंपरा निसर्गाशी असलेल्या सहअस्तित्वाचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे यावर बोलावं
शाश्वत विकासाकरता कशा प्रकारे आम्ही त्यांच्या परंपरा आम्ही आपल्या जीवनात स्वीकारायची गरज आहे त्यांच्याकडून काही शिकायची आवश्यकता आहे
मनीषजी हा विषय मन की बात च्या श्रोत्यापुढे ठेवण्यासाठी मी आपले कौतुक करतो
हा असा विषय आहे की जो आम्हाला आमची गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीकडे पाहायला प्रेरित करतो
आज सारे जग विशेषत पाश्चात्त्य देश पर्यावरण संरक्षणावर चर्चा करत आहेत आणि संतुलित जीवनशैलीसाठी नवीन मार्ग शोधत आहेत
तसे आमचे भारतवर्षही या समस्येपासून सुटलेले नाही परंतु यावर तोडगा काढायला आम्हाला केवळ आमचा अंतर्शोध घ्यायचा आहे आमचा समृद्ध इतिहासपरंपरा पहायच्या आहेत आणि खास करून आपल्या आदिवासी समुदायांची जीवनशैली समजून घ्यायची आहे
निसर्गाशी सहकार करार करून राहणे आमच्या आदिवासी संस्कृतीचा भाग राहिला आहे
आमचे आदिवासी बंधू भगिनी वृक्षवेली आणि फुलांची पूजा देवी देवतांप्रमाणे करतात
मध्य भारतातल्या भिल आदिवासी जमातीत विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये लोक पिंपळ आणि अर्जुन अशा वृक्षांची श्रद्धेने पूजा करतात
राजस्थानसारख्या मरूभूमीत विश्नोई समाजाने पर्यावरण संरक्षणाचा मार्ग आम्हाला दाखवलाय
विशेष करून वृक्षांच्या संरक्षणाबाबत त्यांना आपल्या जीवनाचा त्याग करणे मान्य आहे परंतु एकही झाडाला नुकसान व्हावे हे त्यांना मंजूर नाही
अरुणाचल प्रदेशात मिशमी वाघांशी आपले नाते असल्याचा दावा करतात
त्यांना ते भाऊबहिणही मानतात
नागालँड मध्ये वाघांकडे वनांचे रक्षक म्हणून पाहिले जाते
महाराष्ट्रातले वारली समुदायातले लोक वाघाला पाहुणे म्हणून मानतात आणि त्यांच्यासाठी वाघांचे अस्तित्व समृद्धी आणणारे असे असते
मध्य भारतातले कोल समुदायात अशी समजूत आहे की त्यांचे स्वतःचे भाग्य वाघाशी जोडले आहे वाघाला अन्न मिळाले नाही तर ग्रामस्थांना उपाशी राहावे लागेल अशी त्यांची श्रद्धा आहे
मध्य भारतातली गोंड आदिवासी माशांच्या प्रजनन हंगामात केथान नदीच्या काही भागात मासेमारी बंद करतात
ही क्षेत्रे माशांची आश्रयस्थाने आहेत असे ते मानतात
हीच प्रथा पाळल्याने त्यांना चांगली आणि भरपूर प्रमाणात मासळी मिळते
आदिवासी समुदाय आपली घरे नैसर्गिक साहित्याने बनवतात
ती मजबूत असतात आणि पर्यावरणाला अनुकूलही असतात
दक्षिण भारतात निलगिरी पठारावर दुर्गम भागात एक छोटा भटका समुदाय तोडा पारंपरिक दृष्ट्या त्यांची वस्ती स्थानिक स्तरावर उपलब्ध वस्तूंनी बनवलेल्या असतात
माझ्या प्रिय बंधूभगिनींनो हे खरं आहे की आदिवासी समुदाय खूप शांततापूर्ण आणि आपसात मिळून मिसळून राहण्यावर भर देतात पण कुणी त्यांच्या नैसर्गिक स्त्रोतांचे नुकसान करत असेल तर आपल्या अधिकारांसाठी ते लढायला घाबरत नाहीत
आमचे सर्वात पहिले स्वातंत्र्य सैनिक आदिवासी समुदायातले होते यात काहीच आश्चर्य नाही
भगवान बिरसा मुंडा यांना कोण विसरू शकेल ज्यांनी आपल्या वन्य भूमीचे रक्षण करायला ब्रिटीश सरकारविरोधात जोरदार लढा दिला
मी जी नावे घेतली आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे
आदिवासी समुदायाची अशी अनेक उदाहरणे आहेत जी आम्हाला निसर्गाशी सहकार्य करून कसे राहता येते याची शिकवण देतात आणि आज आमच्याकडे जी काही वन्य संपदा उरली आहे त्यासाठी देश आमच्या आदिवासींचा ऋणी आहे
आपण त्यांच्या प्रती आदर व्यक्त करू या
माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बातमध्ये आपण त्या व्यक्ती आणि संस्था यांच्याबाबतीत बोलतो ज्यांनी समाजासाठी काही तरी अद्वितीय कार्य केले आहे
असे कार्य किरकोळ वाटते परंतु वास्तवात त्यांचा आमची मानसिकता बदलण्यात समाजाची दिशा बदलण्यात फार गहन प्रभाव पडतो
काही दिवसांपूर्वी मी पंजाबातले शेतकरी भाई गुरबचन सिंग यांच्याविषयक वाचत होतो
एक सामान्य आणि कष्टाळू शेतकरी गुरबचन सिंगजी यांच्या मुलाचे लग्न होते
लग्नाच्या अगोदर गुरबचन जी यांनी वधूच्या आई वडलाना लग्न आम्ही साध्या पद्धतीने करणार आहोत असे सांगितले होते
वरात आणि इतर गोष्टी असतील खर्च फार जास्त करायची गरज नाही
आपल्याला हा प्रसंग साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे
परंतु त्यांनी अचानक म्हटले परंतु माझी एक अट आहे
आजकाल लग्न प्रसंगी अटींचा विषय येतो तेव्हा साधारण असे वाटते कीसमोरचा काही तरी मोठी मागणी करणार आहे
अशी काही तरी वस्तू मागेल जी वधूच्या कुटुंबियांना अवघड जाईल
परंतु आपल्याला याचे आश्चर्य वाटेल की हे तर भाई गुरबचन सिंग होते सरळ साधे शेतकरी
त्यांनी जे म्हटले वधूच्या वडिलांसमोर जी अट ठेवली ती आमच्या समाजाची खरी शक्ती आहे
गुरबचन सिंगजीने त्याचा म्हटले की आपण आपल्या शेतात पराली कधी जाळणार नाहीत असे मला वचन द्या
यात किती मोठी सामाजिक शक्ती आहे याची आपण कल्पना करु शकतो
गुरबचन सिंग जी यांची ही मागणी वाटते खूप किरकोळ आहे
परंतु त्यांचे व्यक्तिमत्व किती विशाल आहे हे यातून दिसते
आणि आम्ही पाहिले आहे की आमच्या समाजात असे अनेक परिवार आहेत जे व्यक्तिगत प्रसंगाचे रुपांतर सामाजिक हिताच्या प्रसंगात करतात
श्रीमान गुरबचन सिंग जी यांच्या कुटुंबाने असेच एक उदाहरण आमच्या समोर ठेवले आहे
मी पंजाबातल्या आणखी एक गाव कल्लर माजरा बाबतीत वाचले आहे जे नाभाजवळ आहे
कल्लर माजरा यासाठी चर्चेत आहे की धान्याची पराली जाळण्याऐवजी ते नांगरून मातीत मिसळतात आणि त्यासाठी जे तंत्रज्ञान जे वापरात आणायला हवे ते आणले जाते
भाई गुरबचन सिंग जी यांचे अभिनंदन
वातावरण स्वच्छ ठेवायला जे आपल्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत त्या सर्वाना आणि कल्लर माजराच्या लोकांचे अभिनंदन
तुम्ही सुदृढ जीवनशैलीची भारतीय परंपरा एक खर्या वारसदाराप्रमाणे पुढे नेत आहात
ज्या प्रमाणे थेंबाथेम्बाने सागर बनतो त्या प्रमाणे लहान लहान सक्रियता आणि जागरूकता तसेच सकारात्मक कार्य सकारात्मक वातावरण तयार करण्यात खूप मोठी भूमिका निभावतात
माझ्या प्रिय देशवासियांनो आमच्या ग्रंथांमध्ये म्हटले आहे
ॐ द्यौः शान्तिः अन्तरिक्षं शान्तिः
पृथिवी शान्तिः आपः शान्तिः औषधयः शान्तिः ।
वनस्पतयः शान्तिः विश्वेदेवाः शान्तिः ब्रह्म शान्तिः
वनस्पतयः शान्तिः विश्वेदेवाः शान्तिः ब्रह्म शान्तिः
सर्वं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि ।।
शान्ति शान्ति ।।
याचा अर्थ असा आहे की हे ईश्वर तिन्ही लोकांत सर्वत्र शांतता असू दे जलामध्ये पृथ्वीवर आकाशात अंतरिक्षात अग्नीमध्ये वायूमध्ये औषधीमध्ये वनस्पतीमध्ये उपवनात अवचेतनात संपूर्ण ब्रह्मांडात शांतता स्थापित करावीस
जीवात हृदयात माझ्यात तुझ्यात जगताच्या प्रत्येक कणात प्रत्येक स्थानी शांतता स्थापित कर
शान्ति शान्ति ।।
जेव्हा विश्व शांतीची चर्चा होईल तेव्हा त्यासाठी भारताचे नाव आणि योगदान सुवर्णाक्षरात झळाळताना दिसेल
भारतासाठी यंदाच्या 11 नोव्हेम्बरचे विशेष महत्व आहे कारण 11 नोव्हेंबरला आजपासून 100 वर्षांपूर्वी पहिले महायुद्ध संपले
त्या घटनेस 100 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणजे त्या काळात झालेला प्रचंड विध्वंस आणि मनुष्य हानीला एक शतक पूर्ण होईल
भारतासाठी पहिले महायुद्ध एक महत्वपूर्ण घटना होती
खर्या अर्थाने सांगायचं तर आम्हाला त्या युद्धाशी थेट काही देणे घेणे नव्हते
तरीही आमची सैनिक शौर्याने लढले आणि खूप मोठी भूमिका बजावली सर्वोच्च बलिदान दिले
भारतीय सैनिकांनी जगाला दाखवून दिलं की युद्ध होते तेव्हा ते कुणाच्या पेक्षा कमी नाहीत
आमच्या सैनिकांनी दुर्गम भागांमध्ये विपरीत परिस्थितींत शौर्य दाखवलं आहे
या सर्वामागे एकच उद्देश्य होता शांततेची पुनर्स्थापना
पहिल्या महायुद्धात जगाने सर्वनाशाचं तांडव पाहिलं
अंदाजानुसार जवळपास एक कोटी सैनिक आणि तितक्याच नागरिकांनी जीव गमावले
यामुळे सर्व जगाने शांतीचं महत्व जाणलं
गेल्या 100 वर्षांत शांततेची व्याख्या बदलली आहे
आज शांतता आणि सौहार्द्र यांचा अर्थ केवळ युद्ध न होणे इतकाच नाही
दहशतवादापासून ते जलवायू परिवर्तन आर्थिक विकासापासून ते सामाजिक न्याय या सर्वासाठी जागतिक सहकार्य आणि समन्वयाने काम करायची गरज आहे
गरीबातल्या गरिब व्यक्तीचा विकास हाच शांततेचे खरे प्रतिक आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो आमच्या ईशान्य भारताची गोष्ट काही वेगळीच आहे
ईशान्येतले नैसर्गिक सौंदर्य अनुपम आहे आणि इथले लोक अत्यंत प्रतिभाशाली आहेत
आमचा ईशान्य भारत सर्वोत्तम कार्यासाठी ओळखला जातो
ईशान्य भारत असे क्षेत्र आहे ज्याने सेंद्रिय शेतीत खूप प्रगती केली आहे
काही दिवसांपूर्वी सिक्कीमने शाश्वत अन्न व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी असलेले 2018 चे फ्युचर पॉलिसी गोल्ड अवार्ड जिंकले आहे
हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांशी संलग्न अन्न आणि कृषी संघटना एफ ए ओ यांच्या वतीनं दिला जातो
आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की सर्वोत्कृष्ट धोरण बनवण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार त्या क्षेत्रात ऑस्करच्या बरोबरीने आहे
इतकच नाही तर आमच्या सिक्किमने 25 देशांच्या 51 नामांकन लाभलेल्या धोरणांना मागे टाकून हा पुरस्कार पटकावला यासाठी मी सिक्कीमच्या लोकांचे अभिनंदन करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो ऑक्टोबर संपत आला आहे
हवामानात खूप मोठा बदल होत असल्याचा अनुभव येत आहे
आता थंडीचे दिवस सुरु झाले आहेत आणि हवामान बदलण्याबरोबर सणांचा हंगाम आला आहे
धनतेरस दिवाळी भाऊबीज छट
एक प्रकारे नोव्हेंबर महिना हा सणांचा महिना आहे
सर्व देशवासियांना या सणांसाठी भरपूर शुभेच्छा
मी आपल्याला आवाहन करतो की या सणांच्या काळात आपली काळजी घ्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि समाजहिताचेही भान ठेवा
सण नव्या संकल्पाची संधी आहे असा मला विश्वास आहे
हा सण नवे निर्णय घ्यायची संधी आहे
हा सण निर्धाराने मिशन मोडमध्ये पुढे जायची दृढ संकल्प करायची आपल्या आयुष्यातली एक संधी व्हावी
तुमची प्रगती देशाच्या प्रगतीतला महत्वपूर्ण हिस्सा आहे
तुमची जेवढी जास्त प्रगती होईल तेवढी देशाची प्रगती होईल
माझ्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद